actualy तुझा voice येत नाय. तुझ्याकडून मला voice खुप कमी येत आहे. असं आहे का? माहित नाही माझा इकडे पुर्ण नेटवर्क आहे. मी बाहेरच येऊन बोल आता आला तुझा आवाज. मला वाटतं loud बोलाय लागेल. हम्म नाय आता येत आहे, आवाज तुझा. बरं ठिक आहे. मी ठेवते phone मी तुला उद्या phone करते. Thank you. ठीक आहे.

Thank you. Bye का रे कृष्णा

कृष्णाला बोलतोय अरे मग कोणाला बोलू तू म्हणजे सोडून जायची गोष्ट करतो यार असं सोडत नको जाऊ भलेही दोनतीन ठरवून घे तू तुम्ही तुमच्या गप्पा मारा मी मूत्र विसर्जन करून येतो अरे मग चालू ठेव ना आम्हालाही ऐकूदे कि तू पाणीचा झरझर झरझर आवाज ऐकणार का?

नाही इथं जर झरझर झरझर हा असा झरझर आवाज तर येत नाही नीट जर तू नेम लावला ना तर नीट जर नेम लावला आणि तिकडे जर टाकलं ना तर तो आवाज सप्रेस करू शकतोस सप्रेस लाव कि त्याला AK forty seven ला हो आता ते सप्रेसरच बघतोय मी हा बोल कि क्रिष्णा येतात का म्हणजे बोलत पण कोण आहे ज्याच्या हाताच three ninety two पिस्तूल आहे तो बोलतोय तर बघा. भावा माझी AKM आहे direct तुला वाटत असणार रे हे बघ म्हणजे जर तू दुसऱ्याला दाखवलं ना तर हसून हसून पळून जाणार

तर तू बाहेरच बसला होता वाटत तेव्हा तर तेव्हा तू बघितलंच होत ना म्हणजे first time मी machine चालवली पण तेव्हा पण किती load होता machine वर बघितलं होत ना तू पण तू दोन मिनिटात बाहेर आला होता

एकतर पाचगुना त्याचा फायदा झाला पाहिजे किंवा पाच प्रकारे तो वर दिसला पाहिजे अश्या प्रकारे तो बोलतो क्षितिज भाई तू कुठला म्हणजे जळगाव चा आहे का proper मी जळगावचा आहे आणि मी त्याच्यासोबत आता

आठ नऊ वर्षांपासून आहे आठ नऊ वर्षांपासून मी त्याच्यासोबत आहे. मित्रा मित्रा म्हणजे तू माझ्या हृदयात एकदम ते छोट हृदय असत ना त्याच्यामध्ये एक हृदय असत त्याच्यामध्ये दोन तीन हृदय असतात तर त्या हृदयामध्ये बसून गेला मित्र तू आज कारण कि मी त्याच्यासोबत इतकं राहिलोय ना कि मी त्याच्या एक एक केसांना ओळखतो. तू त्याला तुझ्याकडची अशी कोणती गोष्ट सांगितली ना कि तो त्याला असं खाली करेल असं खाली करेल कि ते काहीच नाहीये आणि तीच गोष्ट जर सारखी same तीच गोष्ट जर सारखी गोष्ट जर त्याने केली तर असं तो पाच गुना वाढवून सांगेल कि ती गोष्ट कोणीच नाही करू शकत मित्रातुझ्यासाठी मी दुसरं हृदय टाकतो रे त्यांच्यामध्ये बस तू बस म्हणजे ते तर कस आहे ना आपल्याकडे ते सोन आणि दुसऱ्याकडे रोन हा बोल भाव बोल तू तू बोल नाही नाही तू कृष्णा तू मनामध्ये काहीच ठेऊ नको कारण कि तुला सवय नाही बोल तू बोल

तेच ते machine जे आहे game keep A ninety two त्याच गोष्टीमध्ये त्या गोष्टी पण तुला असं न बघता तू समोरच्याला असं वाटत कि नाही पाचगुणा आपलं जास्त असेल आणि तू म्हणजे तुला सांगतो कि अह जे US मध्ये जे अमेरिकन ची कोणती company आहे आहे काय त्याला काहीतरी हे हा forty forty अमेरिका असं काहीतरी आहे forty तर त्याच्यामध्ये जे कलाकार आहेत ना

त्यांनाही तू बोलू शकतोस तुझ्या बोलण्याने त्यांनाही तू बोलू शकतो कि हे काय काय आहे तुझ्याकडे तर फक्त बंदुकांची गोळी आहे माझ्याकडे मोठी गोळी आहे

नाही नाही माझ्याकडे आहे AWM आहे तुमच्याकडे AWM ची गोळी आहे आणि

हो हो अगदी बरोबर बोललास मित्रा हे त्याला मी शिकतोय आता हळू हळू म्हणजे समोरच्या तुला असं वाटत कि समोरच्या मैदानात खेळ न करता समोरच्याला कस पाडाव हे तू शिकून आलेला आहे.

तर मी तुझ्याच कडन शिकलोय ना आता तुझ्यासोबत मी एवढं राहीन तर काही तर शिकेल ना तुझ्याकडून demotivate कस करायचं हे कोण सांगेल चांगलं? आता मला एक गोष्ट सांग आकाश

एक गोष्ट एक काहीतरी काम कर तू

किंवा मग एक काम कर तू गाडी चालवं तू गाडी चालवं कुठून आता MIT पासून nurse stop पर्यंत गाडी चालवून घेऊन जा

आणि तीच गाडी कृष्णाला परत दे MIT पासून नळ stop ला जायची आणि दोघे same चालवा बरे सारखे अंतरावर सारखे आणि एकच गाडी आहे आणि ती तीच गाडी आहे.

पण तरी तो सांगेल तुला गाडी चालवता येत नाही तूला जमत नाही तुला गाडी काढता येत नाही मी बघ कशी काढली असं काढता तस हे ना हे ना एक talent आहे यार हे त्याच्यातलं हे हे हि वाईट गोष्ट नाहीये तीच गोष्ट त्याने केली तर ती एकदम भारी आणि तीच गोष्ट जर आपण केली तर असा demotivate होऊ ना कि समोरचा आत्म्यहत्या पण करू शकतो एवढा तो खाली demotivate करतो

म्हणजे

मला वाटत तो थोडा आता जास्त नाही त्याचा धबधबा जास्त वाढला अरे मी ते लथाइ करायला गेलं होत म्हणून म्हणजे तुला सांगतो कि कृष्णाचं असं आहे कि जो व्यक्ती नाही जो जो व्यक्ती कधी पाणी न पिणारा आहे

तो कृष्णा दोन मिनिट काहीतरी बोलला न त्या व्यक्तिन पाणी पिऊन घेतलं ना

आणि एक नाही रे तीन वेगवेगळं पाणी होत रे ते अरे कृष्णा तुला ते आठवलं का camping च camping च पण मी किती कमी केलं ते अरे ते कमी करायचं नाही पण समोरचा व्यक्ती जो कधीच पिणारा नव्हता

त्याला तू असं lecture दिल दोन तीन मिनिटाच marketing तुझ्या marketing skill च lecture दिल तू त्याला होय तू ते आकाशला सांग ना काय झालं होत ते

हे एक ती पण अह तुझ्यासारखिच गावाकडूनच आली आहे कोणत्या गावाची

नाही ते मला एकंदर नाही सांगता येणार ते मी तुला नंतर सांगेल अरे सांगू शकतो एक ह्याच्यात काय जाणार नाही बाहेर पण मी त्या व्यक्तीच सांगतोय कि एक व्यक्ती होता आकाश

तो व्यक्ती कधीच पिणारा नव्हता त्याने आजपर्यंत कधीच हात लावला नव्हता पण कृष्णाने काय केलं होत pure veg आणि कृष्णाने काय केलं होत घेऊन आला होता आता घेऊन आला तर त्याने पैसे केले होते तर म्हणे पूर्ण त्याच्यासाठी आणलं होत ते

मग त्याला वाटलं कि आपण आणली मग आपली business strategy company आहे त्यानं त्याच डोकं लावलं MBA

आणि समोरच्या व्यक्तीने ते पाणी पिऊन घेतलं रे अरे म्हणजे त्यानं काय केलं म्हणजे तिथं असं जादू वगैरे केला का तिथं त्याने नाही त्यानं असं depression दिल समोरच्याला असं demotivate करून टाकलं कि तू जर हे नाही केलं ना तर तुझं आयुष्य संपलं काहीच आयुष्य नाही तुझं जगला नाही तू आणि हे म्हणजे मी ना फक्त हेच सांगत होता कि तू ना पहिल्यांदा पुण्याला आलीये

जाणार तर काहीच करू शकणार नाही मला माहितेय आणि तू तू तुझा मित्रांसोबत बसलीये म्हणजे क्षितिज तुझा सगळ्यात प्रेमल मित्र आहे ना जवळचा मित्र तर तुला त्याच्यावरती कारच जर प्रेम असणार आणि खरच तू त्याच्यावरती trust trust करत असणार तर तू घेणार मग तिने घेतलं हम्म आणि आमच्यापेक्षा जास्त घेऊन घेतलं हा मग साधीभोळी आहे काही कोणाशी बोलत नाही scholar मुलगी आहे ना ती मी सांगतो कोणासारखी आहे आता मयुरी सारखी hello यार आपल्यासोबत साहिल यायला पाहिजे होता यार गौरी सारखी हा गौरी सारखी एकदम साधीभोळी हि कोण आहे रे कृष्णा मी तुझ्या फोन मध्ये काय बघितलं नाही

तुझ्या फोन मध्ये मी काय हे नाव बघितलं नाही अरे आकाशच्या जवळचे मित्र आहे रे सगळे हो गौरी गौरीचे चारशे तेरा contact आहेत फोनमध्ये त्याच्यात मी वाचलेलं आहे हा गौरीचे जिवलग मित्र आहेत हे सगळे नाय आता बर वाटलं आता आपण एक break घेऊया आता थोडा आणि मग परत थोडस हे करतो आता आकाश break घेऊया थोडा हो चालतय चालतय ओ अनन्या काही नाही बाबा आत्ताच job वर्ण आलो घरी बसलो होतो काय म्हणतेस? कशी आहेस तू?

मामी काही नाही, मामीच daily routine work from home चालू आहे तीच.

हा मामा अरे हो आता swimming चा class बघ तुझ्या सोबत मी लावला होता पण आता मग मी जाणच बंद करून टाकल, तू शिकलीस कशी नाही काही नाही मामा तू शिकलीस कशी नाही? Lock down च्या आधी पूर्ण यायचं, पण आता थोडस मध्ये lock down नंतर थोडस हे झाल. ok gap पडला म्हणून तुझा swimming चा जरा speed कमी झाला का? हा. पण मी आता perfect अरे हो म्हणजे तू किती foot पाण्यात मध्ये पोहू शकतेस आता? मी तर आता न पंधरा foot पाण्यातही पोहू शकते. अरे वा वा क्या बात है! खूप छान म्हणजे तू आता swimming च्या sports मध्ये सुद्धा जाऊ शकतेस, हो ते पण तू medals वैगेरे

वा वा congratulations congratulations and keep it up असच competition win win position ला जिंकत रहा. आलू आहे. मामीच काही नाही बाबा मामीच office असत सकाळी work from home स्वयंपाक करायजा मला डबा करून द्यायचा आणि तीच office करायच बस तिची मजा आहे, मामीची मस्त अरे वा वा, मस्त की मी येऊ का म तिकडे परत? ये की, आता तू परत तुला नवीन सुट्ट्या लागल्या तर ये इकड आपण मस्त सिहागड ला जाऊ, किंवा म लोहगड ला जाऊ तुला गड आणि किल्ले आवडतात ना?

म आपण म कधी घेऊ मी छान अ तळ्यामध्ये पोहते पण बर का! हो अरे नाही पण तुला सांगू का? हा आता खडकवासला वैगेरे आहे ना? तीथे पोहन जरा risky झालाय त्याच्यामुळ नुस्त गड किल्ल्यावर जायचं आणि मजा करायची. अरे आता कस पाउस येणार आहे, पावसाच कस? त्यांनी आता कस तो dam स्वच्छ केला आहे त्याच्यामुळे त्याच्या पाण्याची खोली खूप भरली आहे. त्याच्यामुळे

अच्छा बाकी काय? बाकी काय नाही, बस. एकदम मस्त चालू आहे. हम्म बाकी तू संग काय चाललय तुझ बाकी तू कुठ जातेस की नाही फिरायला वैगेरे? या वेळेस तर पूर्ण अस swimming च च करते. मागच्या वेळेस bench वर गेली आणि तिथे ना खूप मोठ होत पण तरी ना float लाऊन swimming केली अरे वा वा वा! तू swimming मध्ये कधी water pool वैगरे पण खेळतेस का?

अरे बापरे found and lost पण अस काहीतरी एक game असतो ना? काहीतरी

तू खेडलीस की नाही तो swimming मध्ये?

अरे वा वा वा, आणि swimming मध्ये तू काहीतरी मागच्या वेळेस सांगत होतीस की तुला butterfly वैगेरे अस छान येत म्हणे swimming मध्ये butterfly dolphin वैगेरे sparrow खूप छान येते. तू float होतेस का? पाण्यामध्ये complete काही न करता जाते मी पूर्ण float होते एकदम पाण्याच्या बाहेर निघून येते, मी अस तरंगते वरती वा वा वा, छान छान! अरे खूप लोकांना आहे ना पाण्यावर float व्हायला जमतच हो नाही खूप लोकांना swimming येते पण पाण्यावरती float व्हायला कोणालाच जमत नाही.

मी तर फक्त अंगाला तेल लाऊन जायची.

आणि मी काय करायची आधी श्वास घ्यायची आणि मग पाण्यामध्ये आपण तोंड कस आत ठेऊन करतो तस करायचं आणि म सरळ अस थोडस round होऊन सरळ होऊन जायचं. आपोआप float होऊन जाते पण तेल लावायचं विसरायचं नाही बर का? अरे बापरे नक्की नक्की मी पण आता करेल next time, lotion वगैरे, cream वगैरे लावूनच करेल. तुला अनन्या मागच्या वेळेस आठवत का? Clorine जरा swimming pool मध्ये जास्त झाल होत?

ए त्रास झाला होता ना?

त्यांनी मला माझ्या अंगावरती डाग आलेले. अरे बापरे, ते अवघडच असत बाबा chlorine मुळे माझ तर तुला सांगू का? chlorine मुळे केस तर इतके गळायला लागले काय सांगू तुला, माझ्या केसांमध्ये तर खूप कोंडा झालाय आणि खूपच गळते. हो अरे काही काही swimming pool तर हो एवढे clear नसतात आपण water park ला गेलो तुला आठवते का? last year ला आठवते का तुला? ते कधी? विसरली अरे मी. तिथे किती मस्त clear अस blue blue color च पाणी होत छान सुंदर कीती लोक होते? त्या water park ला तरी आपण किती enjoy केल

hello आता जायचं पुन्हा? आता जायचं पुन्हा water park ला? त्या संतोषी water park ला नक्की जायचय परत

हो दिशू पण येणार आहे ती छोटी छोटी आहे ना? पण तरी मस्त care करू तिची आणि तिला घेऊन जाऊ तिला बेआबी pad नी swimming करायला लाऊ आपण त मोठ्या tank मध्ये बघेन swimming करायला

हो अरे मी ते किती dance केला त्या बाला बाला त्या गाण्यावरती खूप छान dance केला.

बघू आता आप water park ला अरे मी त्य water park च माहित आहे का तारक मेहेताचा एक show बघितला होता त्याच्यामुळे त्य water park ला जायची खूपच इच्छा होती. किती मस्त episode होता तारक मेहेता चा त्या water park च बघितला का? तू मला पण खूप आवडतो तो episode आ हम्म नाही आता youtbe ला link पाठवतो. त्याची तू बघशील ते

हो मी तुझ्या whatsappnumber ला आहे लगेच पाठवतो. आपला call झाल्यावरती ठीक आहे म आता मामीच मामी आ